व मागच्या बाजूस चपली चेही दुकान आहे.

त्यांचे गुरु जीजस क्राइस्ट यांना मानले जाते.

पुढे धबधबा असून त्याच्या जवळच टू व्हीलर बाईक पार्क केलेली आहे.

व सर्व प्रकारच्या भाज्या फळे येथे बघायला मिळत आहे गोबी कांदा --

शेजारीच मिलन हॉटेल आहे मिलन हॉटेल च्या समोरच--